हो, व्यायाम पण करतो मी साकडी उठून म्हणजे म्हणजे कसा व्यायाम करता तुम्ही मंझे अं सकाडी उठून म्हणजे मी पाच ला उठून जातो म्हणजे रात्री बाराला झोपतो न. पाच ला उठून जायचं सकाडी सकाडी पाच ते सात पर्यत दोन घंटे होईल.

आन्ही तुम्ही साकड पासून अभ्यास करता व्यायाम पण करता. बापरे तुम्ही job पण करत असणार न काही part time वगेरा. हा आता एक job भेटला आहे मला सध्या सध्या मग तो job करायचं बगतो मी विचार कसल job सर हो बघूया आता आन्ही college मंझे भेटला नाही ना रे सुरु करायची इच्छा होते एक college चा job होता माझा आता आजच भेटला मन्झे थोडा बोहुत काही तरी कालच भेटला पण झाल नाही माझ आज थोड फार मित्रांनी सांगितल करून घे करतोय आजच्या आज चालेल चालेल तर टो room करतो अ काय काय ते कडव्या नगर ला आहे

हो तिकडे मी पण अ बातचीत केली होती त्यांनी नायका दिड महिन्या नतर मी तुम्हाला

पण हो संधर्भात गेला होता एके दिवसी मी पण विचार करतोय कि मी कर्याला पाहिजे कि नाही पण तुमच्या सारखी जीवन श्रेली म्हणजे माझ नाही होऊ साकणार ओ sir. हा अरे ते तर त्यासाठी न खूप म्हणजे अस आत्म निर्भर जस आपण काय मानतो छामता सक्ती असी जास्त पाहिजे Dedication तुमच खूपच छान आहे म्हणजे तुम्ही आपले

नाही नाही sir तुम्हि चुकले आठ तास नाही करत मी रात्री तीन तास नंतर परत रात्री एक तास म्हणजे चार तास. साकडी मग college ला असतो मी ते अभ्यास नसतो फक्त चिंतन आनी मनन असतो ते माझ college मध्ये.

त्या साठी मला आता काहीतरी Dedication पाहिजे अजून थोड कि मी अजून त्याचा मध्ये काही तरी प्रगती करू सकेन. तुमची प्रगती खूपच छान आहे म्हणजे मला पण काही तरी शिकायला भेटे तुमचा सी. हो धन्यवाद sir तुमचा तुम्हाला माझा कडून काही शिकायला भेटल तेच माझ एकदम भाग्य समजतो मी sir. अजून काय.

माझ खूपच छान चालू आहे sir म्हणजे मी पण आता सुरु आहे मी पण चार वाजता उटो आहे परत सहा वाजता झोपतो आहे. परत दहा वाजता उटतो मग परत बारा वाजता झोपतो आहे मंझे मी अं आता room मध्ये स्पर्धा आहे जे जास्त वेड परत झोपेल त्याला तो झिन्कनार. त्या स्पर्धा स्पर्धाची तयारी करतो. हो अचा आचा पण त्यला काही price वगेरे आहे का म्हणजे मी पण करतो त्याची तयारी मग. नाही त्यला price माझे मित्र आहे महेस महेस sir करून ते Competition आहे. तर ते चोवीस मधून अठरा वर्स अठरा तास झोपूनच जाता म्हणजे ते Competition खुप मोठे आहे माझा साठी. अरे बापरे अस पण आहे का म्हणजे मला पण तोड दिल वाटे कारण मी पण. हो बोला बोला. हा म्हणजे महेशने मला तोड दिल्या अस वाटते कारण की मी पण आधी सुरुवातीला म्हणजे कमीत कमी पाच सहा दिवस तरी असं केलं होतं माझं ते बरं नहोतं न मला तेव्हा जुन्या room ला राहायचो तेव्हा. हो तेव्हा college वरून येऊन जायचो मी मग झोपून जायचो कारण की बर नवते ओ sir तेव्हा नाही तर काय पण खूप आळस येत होतो न झोपून. हे पण ऐकल कि तुम्ही जेव्हा job करत होत तेव्हा सुधा तुम्ही झोपत होते. . हो तेव्हा पण फक्त म्हणजे job करत होतो जास्त दिवसांमध्ये नऊ तासाचा job होता माझा त्याच्यामधून मी आठच तास करायचो एक तासाची झोप घेऊन घ्यायचो फक्त Regular केला होता job.

हो असच आहेन हो आता काय कराव लागत पोटासाठी sir काय दुसर.

त्या पैशांचं मी एक मला दाढी वगैरे करण्यासाठी एक trimor घेतलं होतं म plus अजून दोन एक गोष्टी घेतल्या होत्या मी बहुतेक. मला कस काय माहिती असणार sir मला म्हणजे असा थोड ह headphones पण घेतले होते वाटे मी तेव्हा कि त्यचा आधी घेतले होते ते नाही आठव आणि बाकीचे पैशे मग तेव्हा इक कोणती तरी आदत लागला. लागली होती मला बहुतेक ते एक काडी यायची ते एकदम खाण्यासाठी एकदम भारी वाटे ती त्याचा मध्ये उडवले होते मी पैशे. म्हणजे सागणार काय ते आता तुम्हाला सांगुनाही सकत मी clear कारण की ते अस.

हो हो

सोबा नाही देत हे घाणेरडी गोष्टी म्हणजेच तुम्हाला बघा एकदा तुम्ही. नाही नाही सर मी सोडल ते लगेच फक्त मी दोनच दिवस केलं होतं ते ते पण मित्राने जबरदस्ती दिलं होतं दोन वेळेस पिलो.

म्हणजे हे हे खूपच छान म्हणजे तुम्ही सोडल काही काही मुल कस राहता माहित आहे का ते सोडूच शकत नाही.

अस आहे का कोण होते यार ते म्हणजे मला नंतर सांगा तुम्ही कधी भेटले न घाणेरडी गोष्ट झाली म्हणजे sir हे लत खूपच खराब राहते माहित आहे का. हो न सर मी म्हणून आहे न अं खूपच मुलांना सांगतो की अशा मुलांसोबत जास्त फिरायचं पण अस आदत नाही लहून घ्यायची पण काही काही मुलांचा कस mind अस हे असत न आदत लागून जाते हे झाल असेल बहुतेक त्या मुलांसोबत.

ह खूप हव गर्वा ची भाग्याची गोष्ट आहे. तेच न आता सुटका झाली त्या गोष्टी पासून तितकच बर दोन दिवस तर दोन पो पेलो होतो मी धुम्रपान बाप्रे किती अवघड आहे बाबा ते मग अस direct ठसा आलं म्हणजे. त्याची आधी मला आहे न दोन मित्र गेले होते धुम्रपान करायला त्यांचा जवळ उभा होतो मी त्यंचा जवळ उभा राहील्यानी ते मी धुम्रपान केल मला direct ठसका येत तेव्हा खोकला असतो न आपला तस यायचा. त्याचा न नंतर ते दोन दिवस मला काहीच वाटल नही.

आता एक मित्र आहे माझा पण अछा अछा हा थोडा पाच सेकंद ह तर अस अस्त sir.

hello Hello हा कोण काय म्हण hello sir काय म्हणता अह बढिया तुम्ही सांगा एकदम बढिया sir अह काई म्हणता काई सुरुये सध्या अह सध्या तर माझं अह मी फिरत अहो अह नैसर्गिक अह नैसर्गिक वातावरणच थोडा experience घेत अहो आणि मजेत अहो तुम्ही सांगा तुम्ही मी पण एकदम मजेत आहे आणि काय म्हणता आपलं एकदम मी तर इकडे छान च आहे खूप आणि इथे जस आता म्हणजे अन्न वस्त्र अन्न वस्त्र असत निवारा त्याचा बद्दल sir काय सांगता food Schedule बद्दल म्हणतो आपण त्या बद्दल तुम्ही काय म्हणता माझा अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या हा ठीक आहे अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या तीन गरजा खूप महत्वाच्या अं अन्ना शिवाय शकत नाही अन्न वस्त्र निवारा या तिनही जे वस्तू आहेत आपल्यासाठी खूप महत्व महत्वाच्या आणि आपण त्याशिवाय अह काय म्हणता जगू शकत नाही तर अह मला असं वाटते कि त्या तीन वस्तू ज्याला मिळाला नाही तो तो सिदा मेला समाजयचा म्हणजे त्या व्यक्तीच या धर्तीवर अह या एकही काय म्हणता त्याला

मला असं वाटते कि बिलकुल ज्याला अन्न वस्त्र जेवण्यासाठी तर आपल्या पाहिजेच पाहिजे रात्री भूक लागते भूक लागायलावर वर आपल्या जेवण नाही मिळालं तर कस होईल अन्न तर आवश्यक आहे वस्त्र म्हंटल तर आपल्या या अंगाला

छान आपल्याला कुठे ना कुठे एक लागतेच लागते तर त्याचा मुळे निवारा पण लागतेच म्हणजे बघ एक अह एक ठिकाण पाहिजे आपल्याला आश्रया साठी एक अह जे आहे ते

त्याची गरज लागतेच लागते अं माझा एक प्रश्न आहे आणि तो तुम्हाला विचारायचं आहे एक कि जर नैसर्गिक वातावरण नाही राहील या धरती वर Specially पृथ्वी वर नैसर्गिक वातावरण नाही राहील खूप छान तर माणूस अं जगू नाही शकणार म्हणजे त्याच जे जीवन आहे ते नष्ट होऊन जाणार तसेच अं पाणी आणि अं पाण्याचं पण तसंच आहे आणि अं जी आपण वस्त्र म्हणतो कापड जर माझं म्हणणं अं तर माझं म्हणणं असं हाय जर अह या पृथीवर झाड उ झाड उगन झाडाचं जो अह लोकांना जी काही लोक आहेत जर ती झाड कापत असलं तर त्याला बरोबर घेऊन आपण अं काही कापड वगैरे आपण काही बनवू शकणार नाही

वाहन बंद झालं आणि हवा पण हवा पण आपण स्पर्श करू शकत नाही स्पर्श करू शकत नाही पण असं महसूस करू शकतो म्हणजे आपण अं महसूस करू शकू करू शकतो जर हे तीनही वस्तू जर बंद झाला धरती वर तर काय होणार SpeciallySpecially लोकं साठी नाही तर मग म्हणजे तर एक खूप जीवनावशक गोष्ट आहे जे फक्त मनुष्या साठी नाहीतर प्रत्येक साठी आहे एक पशुपक्षी सर्वांसाठी म्हणू शकतो आपण तर अ हे तर म्हणजे खूप गरजेचं आहे याच्या वरती तर म्हणजे राहणाची सर्व गोष्ट लहान जी ज्या बद्दल तुम्ही म्हंटले आणि पाणी तर असं आहे कि जे आपल्या प्यासाठी लागतेच लागते पाणी शिवाय तर आपल्याला काही म्हणजे सर्वात जास्त जे आहे ते गरजेचं आहे पाण्याचं आणि असं खूप काही बिलकुल बिलकुल हे खूप गरजेचं आहे कारण याचा शिवाय जीवनाचं कल्पना नाही करता येत कोणत्याच जीवाची म्हणून आम्हला वाटते कि या बद्दल आपण म्हटलं तर अह खूप एक वेगळी गोष्ट आहे जी आपण बोलतो ते अह मला वाटते या बद्दल एक च म्हणता येईल कि हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्या जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे अच्छा ह्या मला असं वाटतं की या काडा मध्ये आपण आता जे current मध्ये आपण जगत आहोत. या काळा मध्ये तर अह सगळीकडे प्रदूषण प्रदूषण आहे for example पकडा तुम्ही air pollution अह water pollution chemical pollution different प्रकारच्या म्हणजे pollution आहे ते आपल्या शारीरिक अह शारीरिक जे जीवन आहे daily च त्याला नष्ट करत चाललेली ए म्हणजे नष्टच करत आहे जे काही आपण अह फड अह फड भाजीपाला जे काही उगवतो शेता मध्ये. त्याच्या त्या मध्ये आपण अह शेतकरी जे लोक आहेत ते chemical use use करतात ते खूप जास्त आह फड फड भाज्या जे आहे ते लवकरात लवकर अह उगल पाहिजे आणि आपण त्याला लवकरात लवकर अह FAIL केलं पाहिजे आणि income मिळवला पाहिजे. तर असे असे काम चालू आहे. शेतकरी लोकांद्वारे तर तुमचं काय म्हणणं आहे? हे खूप छान आहे की अह वाईट आहे आपल्या लोकांसाठी. specially जर अं अह रोजच्या survive करण्यासाठी जगण्या साठी लोकांसाठी कसं आहे? नाही मला वाटते की बिलकुल हे जे तुम्ही म्हटले आहे ते खूप खूप गरजेच आहे म्हणजे यात आपण जेव्हा ही एक अह गोष्ट म्हणतो, आपण हे जे काही तुम्ही सांगितले प्रत्येक गोष्ट त्याच्या दैनंदिन जीवना साठी खूप गरजेचे असते आणि त्याला आहे या सर्वांची म्हणजे गरज पडतेच पडते. आणि त्याच्या शिवाय त्या एक तो स्वतः ही कल्पना नाही करू शकत. एक अह नाना म्हणून जे पृथ्वीवर आणि या प्रत्येक गोष्टी चं जे महत्त्व आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे. अशा नसते की आपण जेव्हा ते

त्याच्या नंतर त्याच्या नंतर जेव्हा आपल्याकडे पाण्याची कमतरता भासते, त्याच्या नंतर आपल्याला असे वाटते की पाणीच नाही. कमी पाणी जर आपण जे नाश केला म्हणजे कम कमी पाणी use करून आपण आपले जीवन चालवू. चालवत अह असतो रोज तर आता ते पाणी आपल्याला म्हणजे पुन्हा आपण use करू शकत. त्याची गरज आपल्याला जे महत्त्वाची गरज आहे ते आता आपण तर गरज पूर्ण करू शकत होतो बिलकुल बिलकुल मला वाटते कि मला हेच म्हणायचं आहे आणि त्या गोष्टी बद्दल जेव्हा आपण बोलतो की जे काही आपल्या ला जे जीवना साठी हे खूप गरजेचे आहे. आपण एक वेळेवर आपण आज अह कोणतीही गोष्ट आपण sacrifice करू शकतो करून देऊ शकतो आणि याच दोन गोष्टी आपण हेनाही करू शकत. पण हे दैनंदिन दिवसा साठी आपल्या ला हे गरजेचे असते आणि याच्याशिवाय आपलं जीवन काहीच नाही उरत सर्वांनाचं माहिती आहे विचार करताना पण नाही करू शकत आह तसाच मला वाटतं कि आपण जे पण आपला जो विषयांची चर्चा आपण त्याच्यावर करत आहोत वस्त्र कपडे आपल्याला कशेही असो पण कपडे आपल्याला असणं घालन गरजेचं आहे कपडे नसल्यावर आज अह कापड आपल्याला प्रत्येकाला माणसाला कपडे पाहिजे असतील तर अह आणि प्रतेय्क मनुष्याला घालायला कपडे पाहिजेच असते आणि जे निवारा आपण म्हणतो जे राहण्यासाठी ते पण पाहिजेच असते आणि त्याच्यानंतर आपण जे शिवाय आपण श्वास घेऊ नाय शकत. oxygen घेऊ नाय शकत आणि cabondioxide सोडू शकत नाही. तर वायूचा वायूचा महत्व आपल्याला याद्वारे समजू शकतो आपण. बिलकुल बिलकुल अन्न अन्न आपण फक्त taste म्हणू आपण किंवा स्वाद म्हणून आपण खात आहोत त त अश्यातला भाग नाही अण्णा म्हणजे आपल्याला अह आपल्याला शरीराची

अशक्तपणा येणार त्या अशक्त अशक्तपणा मुळे आपण चालू नाही शकणार धावू नये शकणार जे काम आपण शेता मध्ये किंवा बाहेर जागी करतो त्या

बोलतोय या सर्व गोष्टी बद्दल मला वाटते अन्न हे इतकं गरजेचं आहे आपल्या ला खूप काही आणि त्याच्यात स्वाद खूप म्हणजे स्वाद नुसार पण खूप काही अशे अशे पदार्थ आहे ना ते आपण

आणि त्याचाच आपल्याला जगण्या ची शक्ती मिळून जाते तसं तुम्हाला काय वाटते आता जसं आपण वस्र बद्दल म्हणत आहोत तर कपडे म्हणजे तुम्हाला कपडे घालायसाठी कपडे पाहिजे की

हा प्रश्न तुमचा खूप छान आहे. माझं म्हणणं असं आहे की कपडे हे फक्त अह घालासाठीच नसते तर ते आपलं अंग लपवण्यासाठी जाते आणि त्याचा आपण चांगल्या तऱ्हेनं अं उपयोग करतो. की आपला आपल जे अंग आहे ते लपून राहावं आपली अह एक अह एक जी शारीरिक अह काय म्हणू शकतो आपण त्याच्याबद्दल असं म्हणू शकतो की आपण ते अंग लपवण्यासाठी specially आपण ते कपडे घालतो. जर आपण कोणत्या बाहेर अह बाहेर जाय बाहेरगावी गेलो for example बोला की आपण बाहेर बाहेरगावी गेलो तर आपली जे एक अह आय बृ म्हणते म्हणतो आपण आपली जे अह एक अह

मला वाटते की याबद्दल अह तुम्ही बोलले अह ते खूप म्हणजे एक अह चांगलं point अह जे असते तुम्ही ठेवले आहे तुम्ही त्याच्या वर अह आणखी काय आपण खूप काही बोललो असतो पण अह आपल्याकडे तितकं जे वेळ ए तितके नाही त्याच्यामुळे आपल्याला discussion ला तेच मला वाटते आणि तुम्हाला कसं वाटलं याच्या आपण discussion आहे. तुम्हाला कसा वाट ला discussion ह्या topic बद्दल मला खूप छान वाटलं तुमचा सोबत अह जे आपण discussion केला आहे तर अह सगड्या लोकांनी याबद्दल सगळे लोक जागृत आहेच त्या बद्दल पण मला ते कि पुन्हा जास्त जागृत झाले. ह्या तीन गरजा चं महत्व उपयोग काय आहे. जर समज त्यांनी लवकरात लवकर समजलं तर त्यांना जगणं पुन्हा सोप्पं होणार बिलकुल बिलकुल तर अह धन्यवाद तुम्ही आम्हाला time दिल्या बद्दल Thank you

हो जेवण झालं? अच्छा! जेवण झालं आणि just बसलेचे! अच्छा, अच्छा, अच्छा! काय चाललंय? मला मला तुम्हाला एक विचारायचं होतं कि अं entrepreneur म्हणजे उद्योजक हां तर त्या असं तुमच्या आसपास किंवा तुमच्या ओळखीत असा कोणी आहे उद्योजक? किंवा तुम्हाला काय वाटतं नेमकी? जेव्हा एखादी व्यक्ती एंटरप्रेनरशिपबद्दल बोलतो, उद्योजकतेबद्दल बोलतो.

त्या काळात व्यापारावरती generally एक कम्युनिटीचं वर्चस्व होतं. मारवाडी किंवा बनिया लोकं हेच व्यापार करायचे. खंरंय.

असं वर्चस्व होतं, आणि त्या काळात माझ्या वडिलांनी म्हणजे साधारणपणे पंच्याहत्तरच्या आसपास मध्ये त्यांना ज B. Sc केलं त्यांनी. अच्छा आणि त्यात खूप सार्या offers आल्या. टिचिंगच्या offers आल्या, नंतर अं college मध्ये offers आल्या, NCLLABORATORY कडन पण offer आली त्यांना, National Chemical LABORATORY लॅबोरेटरीच्या पण खूप अच्छा ठिकाणावरनं त्यांनी म्हणजे आल्या. मग त्यांनी finally जवळचा सगळ्यात जवळचा एक job त्यांनी केला. आमच्या ज्या शाळेत मी शिकले आणि नंतर शिकवलं. त्याच शाळेत त्यांनी अं Secondary Teacher म्हणून अं join केलं तेव्हा चारशे रुपये salary होती. चारशे खूप होते.

हां मं ते त्यांनी सुरुवात केली तेव्हा, आणि सुरुवातीला ते orders घ्यायचे. Chemicals हम्म किंवा foods orders घ्यायचे मग माल मागवायचे. अन् मग ते विकायचे. हे त्यांनी तीन चार वर्ष केलं. मग त्यांना लक्षात आलं कि, नाही आपल्याला stock ठेवावा लागेल. असं करत करत त्यांनी खूप म्हणजे, अं खूप चांगला business त्यांनी व्यवस्थित set केला, आजही चालूए business

एक तर शेती करतात आमची लोकं. नाहीतर मग नोकरी करतात, सरळ साधी नोकरी करतात. मग ते एक उद्योजक म्हणून वडिलांचं आहे. म्हणजे त्यांचं एक स्वतःच, त्यांचे जे त्यांची तत्व होती ती ठरलेली होती. खोटं बोलायचं नाही, खोटं करायचं नाही. आजही त्यांचं तेच आहे. कि खोटं बोलून माणूस कधीच पुढे जात नाही. खरंय जर का तुम्ही दहा मिं, कधीच कुठली बनावटगिरी करायची नाही. काहीच नाही. जे असेल ते स्पष्ट सांगायचं. हि गोष्ट पंधरा दिवस टिकेल, हि पाच दिवस टिकेल, हि दोन दिवस टिकेल. खरं सांगायचं, नाही! खरं सांगितल्यावरती म्हणे काहीच नुकसान होत नाही. त्यांनी मला नेहमी, म्हणजे आम्हाला नेहमीच शिकवतात. कि खरं बोलल्याने काहीच नुकसान होत नाही. खोटं बोलल्याने हो खूप हो नुकसान होतं. हो परत ते लपवावं लागतं, मग आपण अजून खोटं बोलत जातो. हां आणि मग त्याच्यानंतर माझ्या भावा, भावाने पण सुरु केलाय. अं ऍग्रोचे products ठेवायचं business अच्छा! आहे म्हणजे असं आता बऱ्याच ह्या पिढीमध्ये म्हणजे त्यांच्या पिढीमध्ये कुणी नव्हतं. ह्या जनरेशनमध्ये, म्हणजे पंधरा, दोन हजार पंधरानंतर खूप लोकांनी असे अं business सुरु केले successful पण झाले बरेचसे. माझा मावसभाऊए त्याने ते plastic sheet बनवतात ना! त्याचा अच्छा business हजारांमध्ये सुरु केला, तो लाखात गेला, लाखात आता करोडमध्ये गेला. त्याने last अं सहा महिन्यापूर्वी Fortuner घेतली त्याने म्हणजे इतका वा चांगला business केला.

हा तुम्ही हां आहे म्हणजे आता आपण जसं विचार करतो ना, आपण जसं पाहतो टीव्हीवरती, खूप मोठ्या मोठ्या बाता असतात. आता मी त्याच्यानंतर ते Shark Tank वगैरे आलं ना मध्ये! हो हो हो! त्याच्यानंतर खूप लोकांना भेटले तर त्यांनी सांगितलं काही नाही. लोकं Poultry फार्मचा पण business करतात. अं लोकं याचा पण करतात, Green House, Polyhouse ते रोपं विकतात. कोण नर्सरीचा हो हो नर्सरीचा पण business करतात. त्याच्यात पण ते लाखो कमावतात, म्हणजे असं नाही कि ते हो कम

म्हणजे हे सगळं आहे. आजकाल हे पण आलेत ना, म्हणजे लोकं Colour करण्यापेक्षा ते INTERIOR च्या ऐवजी ते Sheets पण वापरतात ना म्हणजे माझ्या मावशीच्या घरी Wallpaper Wallpaper ते आहे. Wallpaper! Yes! ते खूप चालतं ते.

आजकाल छोटे छोटे बरेच businesses आलेयत, उद्योज, उद्योजक आले आहेत. आणि आता कधी नव्हे ते आता उद्योग सुरु करणार. Comparatively जास्त सोयीचं झालंय. म्हणजे सगळीकडेच guide आहेत, बँका परत आहेत. आहेत अजूनही काही Challenges आहेत पण अं मार्गदर्शन करायला पूर्वी तरी त्यांना तेवढं, Scope नव्हता जितका आता आहे. नाही, माझ्या वडिलांनी जेव्हा सुरु केलं होतं, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं, ते खूप struggle हां झाली त्यांना ते हो address शोधण्यापासनं कारण प्रत्येक गोष्ट स्वतःलाच करायची आहे, हो शोधून काढायची आहे. त्यांनी आणि त्यान actually कसं असतं! त्यांच्याकडे होते तेवढं guts अन् मी विचार करते, हो आजच्या तारखेला खूप दिवस बँकेचे कर्ज वगैरे घेतले त्यांनी काय, मोठी order आली कि, finance पाहिजे.

आणि मग, ते म्हणे लाख अन् दोन लाख आमच्यासाठी खूप होते त्या काळामध्ये. हो हो! आणि पण आता असं झालंय ना, आता त्यांना लोकं इतकी म्हणजे, बिना वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लोकं त्यांना सामान देतात, कि तुम्ही नंतर पैसे द्या, हे द्या. पण ते म्हणे ते आपण ठेवत नाही, आपल्याला सवय नाही हो ना कुणाचे पैसे ठेवायचे, तर त्या वेळेस कुणी देत नव्हतं, त्या वेळेस कुणी खरंय विचारत नव्हतं. ते जसं टाइमनुसार goodwill create होते. मग आपल्याला हां! customer आपल्यावर trust करत जातात. हां! एक relationship build होते. हो! खंरंय, सुरुवातीचेच दिवस थोडे त्रास देतात, मग नंतर खऱ्या अर्थाने actually जॉबपेक्षा उद्योज, उद्योग करणं हे केव्हाही म्हणजे तस तर चांगलं, म्हणजे तुम्हाला फक्त हो वेळेचं पण freedom मिळतं. आणि अं एक प्रकारे म्हणजे तुम्ही तुमचे boss असता, म्हणजे तुम्हाला तुम्ही ठरवता कि तुम्हाला किती पैसे कमवायचेय, तुम्ही, तुमच्या cap नसते तुमच्या SALLERY सारखी कि बाबा तुम्हाला महिनाअखेर हे एवढेच मिळणारेत. अर्थात त्याच्यामागचे struggle ही असतात, जे म्हणजे लोकांनी ते पण दुर्लक्ष नाही केले पाहिजे, कि असं नाही म्हणजे कि उद्योजक आहे म्हणजे तो कधीही उठेल आणि कधीही काही करेल, असं तर नाही होत. त्याच्याबरोबर त्याला discipline पण ठेवावी लागते.

मला नेहमीच मला हां हां मेहनत असते, उद्योग म्हणजे असं वाटतं लोका त्यांना खूप हां हां हां! ते बोलतात ना, हा खूप उद्योगी आहे. हां त्याच्यामागे मेहनतच असते, धडपड करण्याची ताकद पाहिजे, आणि risk घेणारा पाहिजे, patience पण पाहिजे.